प्रोग्रॅमिंग फीचर्स ओएफ इक्लिप्स वरील ट्युटोरिलयमधे आपले स्वागत
यात शिकणार आहोत युजरला सहज वापरता येणारी इक्लिप्स ची प्रोग्रॅमिंग फीचर्स
यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
तसेच यासाठी आपल्या सिस्टीमवर इक्लिप्स असणे आवश्यक आहे
तसेच इक्लिप्स मधे जावा प्रोग्रॅम लिहिता यायला हवा
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
इक्लिप्स इदे मधे अनेक युजर फ्रेंडली फीचर्स जसे की ऑटो कंप्लिशन सिंटॅक्स हायलाइटिंग एरर डायलॉग बॉक्स आणि शॉर्टकट कीज आहेत
आपण ही वैशिष्ट्ये सविस्तर बघणार आहोत
Featuresनावाचा क्लास बनवून त्यात मी मेन मेथड समाविष्ट केली आहे
प्रथम इक्लिप्स मधील ऑटो कंप्लिशन हे वैशिष्ट्ये पाहू
मेन मेथडमधे टाईप करा ओपनिंग braceआणि एंटर दाबा
संबंधित क्लोजिंग ब्रेस आपोआप सेट झालेली दिसेल तसेच कर्सरची जागा इंडेंटेशन नुसार असेल
जोडीने कार्य करणारी फीचर्स इक्लिप्स पूर्ण करते
उदाहरणार्थ कंस
टाईप करा ओपन पॅरेंथीसेस ओपन पॅरेंथेसिस लिहिल्यावर इक्लिप्स आपोआप क्लोजिंग पॅरेंथेसिस लिहिते
क्लोजिंग पॅरेंथेसिस समाविष्ट केलेला असल्यास आणखी क्लोजिंग पॅरेंथेसिस समाविष्ट करत नाही
आता क्लोजिंग पॅरेंथेसिस टाईप करू
दिसेल की आणखी पॅरेंथेसिस समाविष्ट न होता कर्सर केवळ उजवीकडे सरकला
हे डबल कोट्स साठीही असेच कार्य करते
ओपनिंग कोट्स टाईप केल्यावर हे आपोआप कोट्स क्लोज करेल
जर क्लोजिंग कोट्स देखील टाईप केला तर आणखी कोट समाविष्ट करणार नाही
मी कोट्स टाईप केले आहेत
आणखी कोट्स समाविष्ट न करता कर्सर उजवीकडे सरकला आहे
auto कंप्लिशन हे बहुउपयोगी वैशिष्ट्य कोडचे स्ट्रक्चर नीट ठेवायला मदत करते
तसेच मिसिंग क्लोजिंग ब्रेसेस मिसिंग क्लोजिंग पॅरेंथीसेस आणि मिसिंग क्लोजिंग कोट्स सारख्या टायपिंग एरर्स पासून बचाव करते
सजेशन हे पुढील प्रोग्रामिंग वैशिष्ट्य पाहु
आता टाईप केलेले सर्व काढून टाका
हेल्लो हा शब्द प्रिंट करण्यासाठी आऊटपुट स्टेटमेंट लिहू
सिस्टम डॉट
इक्लिप्स आपल्याला drop डाउन लिस्ट दाखवेल
स्टेटमेंट पूर्ण करण्यासाठी एर्र इन आउट कन्सोल असे सर्व पर्याय आहेत
स्क्रोल करून आउट पर्याय निवडून एंटर दाबा
पुन्हा डॉट टाईप करा
इक्लिप्स आपल्याला आउट ह्या मॉड्युल चे पर्याय देईल
स्क्रोल करून println निवडा
एंटर दाबा
आता कंसात कोट्स मधे हेल्लो टाईप करा
पुढे सिंटॅक्स हायलाइटिंग हे वैशिष्ट्य पाहू
पब्लिक क्लास पब्लिक स्टॅटिक व्हॉइड हे कीवर्ड वेगवेगळ्या रंगात दिसतील
हेल्लो हा शब्द स्ट्रिंग आहे हे दाखवण्यासाठी निळ्या रंगात दाखवला आहे
सिंटॅक्स हायलाइटिंग ह्या वैशिष्ट्यामुळे कीवर्डस आणि कोडचे इतर भाग ह्यांच्यातील फरक सहज ओळखता येतात
इक्लिप्स प्रोग्रॅमरला एरर्स शोधण्यास मदत करते
प्रोग्रॅममधे डाव्या मार्जिनवर लाल रंगाच्या फुलीने एरर दाखवली जाते
येथे काही एरर दिसत आहेत त्यावर माऊसचा कर्सर न्या
semi कॉलन मिसिंग अशी एरर दिसत आहे
ती दुरूस्त करण्याचे उपाय दाखवले आहेत
ती दुरूस्त न करता कार्यान्वित करण्यासाठी राईट क्लिक करून रन एएस जावा एप्लिकेशन निवडा
एरर डायलॉग बॉक्स येतो
येथे एरर असून पुढे जायचे की नाही असे विचारले जाते
आपण पुढे जाऊ
आऊटपुट मधे एरर असल्याचे दाखवले गेलेले दिसेल
जेव्हा प्रॉब्लेम कन्सोल वर जाऊ तेव्हा समस्या त्यावरील उपायांसहित दिसतील
एरर दुरूस्त करण्यासाठी semi कॉलन समाविष्ट करा
Ctrl स् दाबून सेव्ह करा
shortcut कीज हे इक्लिप्स चे पुढचे उपयोगी वैशिष्ट्य
सेव्ह करण्यासाठी CtrlS आणि फाईल उघडण्यासाठी CtrlO ह्या shortcut कीज आहेत
नेहमीच्या फंक्शनसाठी इक्लिप्स कडे शॉर्टकट कीज आहेत
कोड कार्यान्वित करण्यासाठी कंट्रोल एफ11 हा शॉर्टकट आहे
हे करून पाहू
Ctrl एफ11 दाबा
कोड कार्यान्वित होऊन हेल्लो हे आऊटपुट प्रिंट झालेले दिसेल
शॉर्टकट कीज चे पर्याय मेनूत पहायला मिळतील
रन वर क्लिक करा
लक्षात येईल की पर्यायाच्या उजवीकडे शेवटी त्याचा शॉर्टकट दिला आहे
डिबग चा शॉर्टकट एफ11 आहे
ही सर्वाधिक वापरली जाणारी इक्लिप्स च्या प्रोग्रॅमिंग फीचरची छोटीशी यादी आहे
अधिक वैशिष्ट्यांबद्दल पुढील पाठात पाहु
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
यात इक्लिप्स ची प्रोग्रॅमिंग फीचर्स पाहिली
ऑटो कंप्लिशन सिंटॅक्स हायलाइटिंग एरर डायलॉग बॉक्स आणि शॉर्टकट कीज
असाईनमेंट
क्लास असलेला एक सोपा प्रोग्रॅम लिहा जो हेल्लो प्रिंट करेल
यात इक्लिप्स ची प्रोग्रॅमिंग फीचर्स वापरा
हे कसे कार्य करते ते पहा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
सहभागासाठी धन्यवाद